तेथे एक मंडप दिसुन येत आहेत.

व एक मोठी बिल्डींग दिसुन येत आहे.

व अजु बाजुला काही इमारती दिसुन येत आहे.

तिथे काही झाडे मोठे मोठे उंच झाड दिसुन येत आहे उंच जिराफ चे --

तीथे दोन केक दिसून हाय येत आहेतकाली आईस्क्रिम चे काही--

येथे पाणयाचा एक स्विमिंग टॅंक दिसुन येत आहे.

इथे खूप माणसे दिसुन येत आहे.

तिथे एक मंदिर दिसुन येत आहे मंदिर आ पुर्ण दगडाचा दिसुन.

असुन त्याच्या समोर एक तालाव दिसुन हेत हाये.

तिथे वर काहीतरी उचलताना दिसुन येत--

पाइप दिसत आहे व बाजुला फुलांची हि आहे.

त्याचा खाली एक मोटी गेट दिसुन येत आहे बाजुला भिती उंच आहे.

इथे झुलेलाल इन्स्टिटयूट ऑफ टेकनाॅलजी दिसुन येत आहे.

तिथे काहीतरी कार्यक्रम चालु आहे.

ति तिथे मोटे मोठे झाडे दिसुन येत आहे.

आहे आजु बाजुला लहान मोठी झाडे--